अह कुटले तरही याचा कळत location वर का कशा वर दिसत ते अं पालखी कुठाय?

हो बघू आपण बघू आपण check करू नक्की दिसल वाटाथा. संध्याकाली बागू आपन. हम्म हम्म

काय नाही बस आता बाहेर गेलो होतो. तुमचा call होता, मी परत आलो आता गाडी पण गेलो होतो. ते नवीन कोण तरी मित्र झालेत, काय म्हणताय? असा विचारत होता कृष्णा. मित्र, तवा काय तू फक्त मजा घेण्यासाठी काही पण topic सांगेल तुम्हाला आता काय आज सकाळी bus stop ला गेलो होतो. काय भारी माहोल होता तिला तुम्हाला सांगू शकत ते paper असतात न? असे हातावर घेण्याचे paper म्हणजे अर्धी अर्धी direct आपल्या आपलं paper वाले होते तिथे. हा आच्छा आच्छा. हम्म तुम्हाला call करणार तुम्ही सकाळी जाऊ द्या परत शिव्या दिला. नाही नाही करायचं की, अरे सकाळी सकाळी आलो, त्यामध्ये साडे साडेचारला गेलो होतो साडेचार पाचला अच्छा नाही आलो नसतो मग तेव्हा. हम्म त्यामध्ये प्रत्येक public जी main public असते ना ती वाली.

हम्म असे भारी भारी होते नाआज तुम्हाला सांगू नाही शकत एकदम भारी माहोल होता आज.

आला पाहीजे होता अरे ते sunday night होती. झोप, रात्री कधी झोप लागून गेली कळलचं नाही. रात्री कधी झोप हा वाट बघितली तुमची. वाट बघितली तुमची म्हटलं आता करतील call म्हटल जाऊदे झोपला असेल.

हम्म हम्म अं अच्छा. मला रात्री झोप नाही लागत होती अह एकदम इच्छा झाली माझी आपण काढत बसून आपणास काढत होतो तेव्हा रात्री तर काढत बसून room ला अं जाऊद्या काहीतरी time pass साठी Exam form कधी भरणार आहे उद्बया भरणार आहेका? आधी मला fee माहिती पाहिजे कोणी कोणी भरला असेल तर उद्या Regular fee किती आहे तेवीस शे चालीस रुपया काही तरी आहे. हम्म आणि baklog? तेवीस शे चालीस रुपया Regular fee आहे, baklog महिती नाही. अच्छा. Regular चा कोनी भरला आनी? असे का अच्छा अच्छा अच्छा.

हो baklog पण विचारा कोणालातरी आम्हाला कळवा तस

हा उद्या करूया. Sir कडे जाऊन आपण subject पण घेउया करून fees टाकू हम्म fees पण नंतर भरता येते.

College चा कोणता group? कोणता group? अच्छा आमच्या group वर नसतात left झालो तुम्ही माग उद्या चित्रां mam पण भेटावे लागेल तिला सांगावं लागेल मला college च्या group ला add कर. College चा official आहे का? नाही ना ते सगळं left झालं तुम्ही automatic आह अच्छ अच्छा

अच्छा अच्छा PDF वगैरे काही असलं तर पाठवा नाहीतर photo वगैरे. कशाची photo हा subject ची का हा ठीक आहे ठीकआहे.

तुज subject कुटला? DS चा science

गारवा बिर्याणी राहिली. दोघांचे पण back लागला तर नाही pass झाला तर. तो माझा मित्र आहेन कृष्ण तो म्हणत होता, काहीतरी उधारी राहिली ते पूर्ण clear करून टाक.

आता कोणते उदारी राहिले? ठीक आहे करतो थांबा उधारी वरती बोलू आपण पुढचा topic hi प्राची hi समर्थ हा हा तुला चित्रपट पाहायला आवडतो का? हो आवडतोच ना तुला?

माला पन तुला पण का? तुला कुठला movie आवडतो. त अं आणि hollywoodbollywoodsouth कुठलं? मला सगळ्याच आवडतात. तस सगळ्याच आवडतात का? पन अं असं सगळ्यात favorite कोन कुठल्यात म्हणजे जस मला आय न hollywood च्या movie जास्त आवडतात. bollywood पेक्षा bollywood मधी content कमी आसत.

तू झूटी मै मक्कार

हो तिचं बघितली आहे. अच्छा हो त्यामुळेच वाटलंच मला आणखीन कोणती favorite आहे?

अस का? मला पण आवडतात. म माझं त routine मधेच आहे. माझं प्रत्येक शुक्रवारी movie release झाली का movie पाहायला जायची

मराठी मध्ये कोनते favorite आहेत? मराठी मध्ये अं दे धक्का two दे धक्का two लाग अं लागलं होत Theater मध्ये लागलं होत पन मराठी movie मी पाहत नाई तो so गेलो नव्हतो पावाला परत मला KGF पन आवडतो KGF चे जेवढे chapter आले तेवढे किती आलेत KGF चे chapter?

हां दोनच आले ते वेगळं वेगळं तर वेगळी movie येनाराय हा अं ते सालार का कोणत्या तरी देशाची ती police त्या रॉकीच्या माग का लागली होती ते दाखवणार आहे part three मध्ये हा कोनता hero कोनता hero आहे त्याच्यामध्ये? अं रॉकी तो यश यश नावाचा अरे याच्यामध्ये रे सालार मध्ये सालार सालार काय? ते अं एक KGF चे असता नवीन movie अं चित्रपट येतोय न एक तर त्याच नाव सालार आय प्रभास hero आहे त्याच्यामध्ये बाहुबली मधला

हम्म ते अं नवीन येते आहे न त्याची movie आता trailerrelease होईन आता त्याचा पुढच्या महिन्यामध्ये trailer नाही माहिती पन KGFthree जानार होता न या वर्षी या वर्षी नाई होणार तो part दोन हजार सव्वीस मध्ये release होणार आहे part त्याचे हो अं कारन की त्याच्यामध्ये पन तो त्याचा जो director आहे ना प्रशांत नील तर तो आय ना हे करतोय अं सालार, सालार ची movie अं shoot करतोय त्या नंतर एक junior NTR म्हणून येणार आहे, नंतर बघिरा movie येणार आहे त्या नंतर मग KGF three येणार आहे

हा त्यामुळे ते खूप दूर आहे आनखीन तू अं केव्हा पासून movie पाहते लाहान होते तेव्हा पासून बघते आता एवढं पण main म्हणजे अं लाहान होती तवा जास्त normal पाहत अशील असं अचानक रुची कवा तयार नसती होत काय? ती कवा पासून झाली? रुची बीची काही नाही असं आहे का? okay okay मला अकरावी पासून बघ two point O नव्हते आले तेव्हा robot two point O हा तो पन मी बघितला अक्षय कुमार चा रजनीकांत hero त्याच्यात अक्षय कुमार Villain आहे हा मी त्या वेळेला होतो ना room वरती वरतून पैठनला गेल्तो त अं theater नाही म्हणून पैठला गेल्तो पाहाला जेव्हा first time म्हणजे तवा पासून जे त्याच्या आधी पाहिले त्या तेवढ्या movie पण तेव्हा पासून अशी लत लागली movie पाहायची two point o movie पाहिलीं ना त्याच्या नंतर मग war पाहिला

त मंग मी अविष्कार घोडे म्हणून माझा friend आहे तर अं त्यांनी मला सांगितलं होत की त्याचे friend जात आहे म्हणून movie ला मंग त्या unknown पोरांसोबत गेलतो मी अं ते चित्रपट पाहण्या करता

हम्म कोनतीच marvel movies without heater ची पाहिली नाई तेव्हा पासून नाद लागला movie पाहायचा हम्म आणि यांच्यामध्ये माझं dream पण आहे ना एक मला हे करायचंय म्हनून पुण्याला मला

तीन चार त टाकाचे असतीलच theater हा तोपर्यंत तर वाढाला पण बसलंय budget दिडशे होईपर्यंत हाय सध्या तरी वाढू पण शकतय काय सांगता यायचं? जेवढे लागतील तेवढे support तर हाय इथच काय problem नाही हां अं आता जायचं ना परवा दिवशी आता paper आहे माझा पण मला अं आमची favorite movie तरी पण release होते म्हणून ती पाहायला जायची guardians of the galaxy marvels ची पहिले पहिले movie पाहायची मंग paper द्यायचा

बघ किती किती मंग तरी लेक मन पाहिजे माहिती काय का? सकाळ सकाळी पाहिलत काय फायदा राहतो. की अह

हाओ तुला कस काय माहिती? आपन आपन जेव्हा गेल्तो movie पाहायला त तेव्हा अह सकाळी गेल्तो का संध्याकाळी गेल्तो?

हा यार तवा जास्त लागलं होत ticket किती किती लागलं होत तेव्हा दोनशे असं काहीतरी लागलं होत. हां काय काय म्हंटली? दिडशे दिडशे का? हां सकाळी जर गेला असता त शंभरच लागले असते. आता जन

सकाळी जाऊ म्हनून त म्हनला नाई नाई सकाळी नसत kohinoormall इथ मंग पहिला न परवाच्या दिवशी जा बाबा मी नाही पैसे खर्च करीत मला जायचय shopping कमी आय तिकडं साडेतीनशे रुपये three D मध्ये पाहायचं three D च experience घे ना three D चा experience घायचा चष्मा लावून cinema ला मी

TV पन लागते. ते एखादा movie lover असल्यावर theater लाच पाहायला मजा येती तशी त मंग phone मध्ये त movie सगळीकडे पाहता येती खरंच बघतो त अं रश्मिका मंदान्ना काय ते रश्मिका आणि तो विजय देवराकोंडा काहीतरी ते अह हे dear काय dear

dear आणि गीता गोविंदा करायच की नाई हां गीता गोविंदा

गीता गोविंद हां मी पाहिलेली आहे. आमचा एक friend होता त्यामुळे पाहिलेली south ची movie south त्यांच्या ते love story ची movie नाही आवडत मला पाहायला ActionThrillersuspenseHorror romantic आवडती love story वाली नाही आवडत तुला अकुठली आवडती?

इथंच आहे. कधीतरी बघते जी लागलं ती लागायची असं का? phone मध्ये phone मध्येच पाहत असलं तू जास्त ना? सध्या currently सध्या कोणती पहिली?

movieSeries वगैरे काही नाई बघत का?

मी तर आताच माझ्या friend कडून आयना त्याच्या laptop मधून खूप सारी movie भरून आणलीत ए अह lucifer हाय का तुझ्या कड? link वगैरे lucifer ची?

मला send कर ना खूप मोठी series आय ती

हम्म तुला कोण म्हंटले?

अरे मी अकलेलंय ते म्हजे त्याच मी हिंदीversion पाहिलंय मराठी movie नाई पाहिली मी त्याची हिंदीversion मध्ये नाई का सलमान खाननी dubbed केलेलं अह म्हनजे sorry समा सलमान खाननी गायलेलं Antim म्हनून नाव आय त्याच हां मंग ती ती पाहिलेली आय मी मुळशी pattern ठीक आय. खुप कळजी घेतली जाते, सगळं वयस्कर मानसं वगेरे, त्यांना सगळंना आजकाल आरोग्याची काळजी घ्यायची गरज खुप अह गरज आहे. जर एखादी व्यक्ति शारीरिक आणि मानसिक अरोग्याशी सम्बंधित कोणत्याही समस्या ने ग्रस्त असल, तर ती तपासण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची स्वतःची आहे तर मानसिक आरोग्य तपासण्यासाठी DOCTER ची आवशक्यता असते आणि मा शारीरिक SORRY मानसिक आरोग्य तपासण्यासाठी मानसशास्त्रज्ञानाची गरज आणि शारीरिक आरोग्य आरोग्य शारीरिक आरोग्याकडे लक्ष दे सगळ्याकडे कोण बरेच लोक आता दुर्लक्ष करतात आणि आजकाल मानसिक आरोग्याच बऱ्याच लोकांना त्याचंच खूप त्रास होतो. तर कोविड मुळे कस झालाय ना कोणाशी बोलयच

जे young पिढी आहे. ती तर म्हणजे लहान पाने

उद नाही न उदानाकारे तियाना जो तरास आहे

हे चुकीचे आहे कुठतरी मानसिक आरोग्याकडे ना लक्ष देण्याची पण खूप गरज आहे एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या स्थिर असेल तर तो निरोगी मानले जाते शारीरिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी अह व्यक्तीला चांगलं निरोगी अन्न खा शरीराला पोषक तत्वे पूर पूर पुरवणारा FOOD जे असत ते त्यांनी घेतलं पाहिजे